अ अ कारागीर एका आ गाडीला आ गाडीच्या पेंटिंग च काम करत आहे.

शाळेची भिंत लाल आणि पांढऱ्या रंगाने रंगवलेली आहे लोखंडाच्या मोठमोठ्या जाड्या विटा लावलेल्या आहे.

खूप मोठा इथे तलाव आहे तलावाच्या त्या बाजूला एक घर दिसत आहे छोटसं.

त्याची ती बिल्डिंग आहे पांढऱ्या कलर ची एक खिडकी तिला आहे शेंद्री रंगाचा झेंडा वरती लावलेला आहे श्री अष्टविनायक लॉटरी असं तिथं बोर्ड लागलेला आहे.

हिरव्या रंगाची बिल्डींग आहे तिकडे खूप मोठी आणि मोठमोठे झाडे तिकडे लागलेली दिसत आहे.